त्यांच्या मस्त मोबाईल असतात आणि जास्त महाग पण नाही राहत आपला विवो वगैरे मायक्रोमॅक्स नाही का मायक्रोमॅक्स सारखे मोबाइल आहे त्यांचे

तरी दिसायला कस असतो वर्किंग वर्किंग वगैरे सर्व हां दिसायला तर भारीच आहे बघ एक मी माघ बघितला होता इनफिनिक्स हॉट थर्टी आय म्हणून होता बघ अं डायमंड व्हाईट मध्ये

इतका स्वस्त मी तर भाई मी तर म्हंटलं अरे हे तर खूपच स्वस्त झाला मी रिअलमी चा घेतला होता फाय प्रो सेम आट gb रॅम आणि एकशेअठावीस gb हां तो डायमंड ब्लू कलर मध्ये होता क्रिस्टल कलर ब्लू तो मला तेव्हा पडलेला बघ आट gb एकशेअठावीस चा सतरा हजारा ला बघ

त्याच्या मध्ये जे होता ना कुटला जी अं फोर जी फोन त्याचा डिस्प्ले पण बघ अं सोळा सोळा सतरा सेंटीमीटर चा होता

अं हां यच डी प्लस बाकी बाकी तर काही नाही माझा एक कॅमेरा पण होता त्याच्यात अं फिफ्टी मेघापिक्सेल चा कॅमेरा बऱ्या पैकी होता म्हणजे समजा जर असं हां आपण डे ला भी फोटो काढले थोडं लांब राहून तरी एक्दम मस्त क्लिअर यायचे अं रात्रीच पण समझा नाईट विजिणं भावतेक त्याच्यात मस्त पैकी फोटो येऊ लागले काय विषयच नाही मिनी भावतेक त्याचा मघाचा पानास मेघापिक्सेल चा कॅमेरा होता होणं फोटॉन ची कशी आहे

हां तर ते फिफ्टी तू विचार करणं फिफ्टी मेघापिक्सेलचा कॅमेरा आहे त्याच्या म्हणजे हं एक नंबर फोटो येत असतील अशे नॉर्मल जर तू अँपल चे बघते ना अँपल चा जो बारा मेगापिक्सएल चा राहतो बारा मेगापिक्सएल चा कॅमेरा पण ते लोक त्याचा कॅमेरा मेगापिक्सएल चा आहे पण त्याची कॅलॅरिटी बघ बारा मेगापिक्सएल असून पण एक नंबर कॅलॅरिटी ती पण अँड्राईड मध्ये थोडं जास्त पाहिजे तेव्हा थोडे क्लिअर येतात नाही तर मंग खूप कजाराब येतात त्याच्यात फोर्टी मेगापिक्सएल आहे पण जर बघायला गेलं तर विवो चे जे मोबाईल आहे जे सतरा अठरा हजारा पर्यंत येतात तर त्याची आणि ह्याची कॅमेरा क्वालिटी सारखीच जास्त काही टेन्शन नाही आणि मेन म्हणजे त्याच्यात भारी काय दिसते माहिते आहे का जे प्रीमियम डायमंड पॅटर्न डिसाईन होईना त्याच्या मधी माघ ग्लास फिनिश मध्ये ते खूप भारी आहे दोन हजार एकवीस मध्ये घेतला होता तो पण छान होता बट सध्या त्याची युस क्वालिटी असते फार घसरत आलेली आहे आणि हो

हम्म मला माहिती ते रेडमी च्या ह्याच्यात भाऊतेक ते कि काय माहिती नाही सर्व कॅमेराची तेच तर कॅमेरा इतका

आणि कॅमेरा पण त्यामुळे हम्म ते थोडा फार प्रॉब्लम येतोच त्याच्या मध्ये पण आता काय आता नवीन घेऊन घेयला लावू काय हां तर मस्त आहे ह्याच्यात हा जर घेशील तर दोन घेऊन टाकायचे टेन्सिवनच नाही किंवा आणि ह्याचे मग आपला बॅटरी बॅकअप पण खूप चांगला आहे बॅटरी बॅकअप फाच हजार यमयच चा नातरी बॅकअप आहे म्हणजे तू विचार कर जे समजा तू आता पर्यंत वापरलेली असेल ना तर ते सडे तीन हजार चार हजार यमयच बॅटरी आहे त्याच्यात ते चालतो ह्याच्या मधी तर फाच हजार यमयच ची बॅटरी आहे सोडून दुसर बघ ना वन प्लस वगैरे चा तर ते कसे हां वन प्लस वगैरे पण ठिकाणाचं आहे हां आणि ह्यांच्यातल जे डिस्प्ले आहेना डिस्प्ले पण नाईंटी हॅर्डचा डिस्प्ले तू तर नाईंटी हेर्ड्स तुला माहिती भी नसेल काय असते नाईंटी हॅर्डस म्हणजे बघ डिस्प्ले वर आपण जस असं नॉर्मली टच केलं तर थोडस डिले नाय होत

असं टच केला कि थोडंस हे असं एक्दम सॉफ्ट सॉफ्टली नि हे होत बघ तर ते डिस्प्ले चे जे हेर्ड्स राहत ना त्याच्या मुळे नॉर्मली जे आता पर्यंत आलेले त्याच्यात सिक्सटी हॅर्डस पर्यंतच राहायचे चाळीस हॅर्डस आणि अं साठ हॅर्डस त्याच्यात नाईंटी हॅर्डस आहे म्हणजे तू समजा असं नॉर्मली असं थोडंसं टच लावून भी जर मोबाईल बोट हे सगळं स्क्रोल होणार समजून घे इतका नुसता टच

ओपो पोकॉ पोकॉ पण नाही ऐकलंला का पोकॉ चे पण

नाही पोकॉ पी ओ सी ओ हां पोकॉ मला मोबाईल असं पाहिजे पोकॉ चे पण मस्त मोबाईल आहे आता नाही नाही जास्त हेवी नाही पोकॉ चा बघ तो अं जास्त बघ जास्त जास्त दोनशे दोनशे ते अडीचशे ग्राम म्हणजे जास्त हेवी तर नाहीये हा आणि आज काळ च्या सर्व मोबाईल चा तेव्हडाच वेट राहतोच आणि मेंन म्हणजे हा बारा हजाराचा आहे आणि फाय जी मोबाईल आहे बघ फाय जी बारा हजार मध्ये जेव्हा फाय जी लाँच झलता लोकांनी तीस तीस हजार रुपये देऊन घेतलेली हां आणि आता बघ हे बारा हजार मध्ये फाय जी मोबाईल देतायत अं पोकॉ पोकॉ चा यम फॉर मॉडेल फाय जी मोबाईल आणि इतका स्वस्ता तर अरे दुसरा कुठे भेटणार भी नाही कॅमेरा ह्याचा पण मस्त साऊंड क्वालिटी आणि अकॅमेरा क्वालिटी तर बेस्टच भेटते यमाई चे डबडे तर ते चायना चे सारखा समजून घे मोकार वाजतात चार दिवस चांगले कॅमेरे चालतात अन नतंर कुटून कुटून धूर उडते तर मग थोडं फार कव्हर वगैरे वापरला तर काय टेन्शन नाही बाकी ह्याची भी कॅमेरा असं मस्तच दिसतोय असं डी यास ए लार सारखाच आणि ह्याचा टच रेट तर बाप गेमिंग मोबाईल आहे मी सांगितलंच तर ह्याचा टच रेट ते दोनशे चाळीस हॅर्डस आहे आणि आणि जे अं डिस्प्ले डसीपलय स्मार्ट रिफ्रेश रेट आहे ते आहे नाईंटी हॅर्डस म्हणजे नाईंटी हॅर्डस म्हणजे नॉर्मली टच रेट राहतो ना तो दोनशे हां आपला एकशेवीस हॅर्डस असा राहतो एकशेवीस हॅर्डस नवद हॅर्डस ह्याच्या टच रेट गेमिंग असल्या मुळे कसा फास्ट रिस्पॉन्स झाला पाहिजे म्हून त्यांनी जास्त टच रेट दिलाय दोनशे चाळीस हॅर्डस म्हणजे आरामशीर

हम्म प्लस वॉटरप्रूफ पण आहे हान महाजन थोडं फार पाणी वगैरे सहन करून घेऊ शकतो तो आय पी फाय टू रेटेड आहे त्याला आणि प्रोसेसर त्याच्या गमे गेमिंग वगैरे म्हणजे असं

पेर्फोमन्स वगैरे सर्व बेस्ट चालतोना त्याच्या मुले काही टेन्शन नाही डायमंड सिटी सातशे म्हणजे तू स्नॅप द्रगेन सोबत जर कंपीयर करशील तर तू अं साडेसहाशे स्नॅपद्रगेन सडेसाहहशे तू तू धरून चाल तेव्हडा आहे आणि ह्याचा कॅमेरा फिफ्टी मेघाहॅर्डस चा आहे अं प्लस मग ह्याच्या मढी फाच हजार यम यच बॅटरी आहे आणि बॉक्स मध्ये आता जस अँपल च्या मढी चार्जेर वगैरे तर नाही भेटत

हां कसं वेळ घाला कसं भी लावा उलट सुलट बरोबर गुसतय ते बाकी त्याचा कॅमेरा एक्दम कॅरिसातलं क्लिअर आहे कॅमेराच्या फिंगर प्रिंट सेन्सर वगैरे आणि बॅटरी पण फाच हजार यम यच ची आहेत बॅटरी पण पाच हजार यम यचं ची तर तिच्यात समझा दोन दिवस तर वापरून काही टेन्शन नाही समजून घे गेम वगैरे खेळून दोन दिवस भर आरामशीर बॅटरी चालते आणि चार्जेर त्याच्यात भौतेक अठरावॉल्ट चा काही तरी असेल हां एक नंबर आहे जर समझा तुझ्या आई साठी वगैरे जर समझा घेयचा असला तर एक नंबर बेस्ट फोन आहे बारा हजार मध्ये फाय जी फोन भेटतोय प्लस अं

त्याच्या मध्ये डिस्प्ले रेसोलुशन जी होती त्याची तर ती यच डी होती फक्त यच डी ह्याची फुल यच डी प्लस आहे म्हणजे टेन्सिनच नाही फुल्ल यच डी प्लस डिस्प्ले ह्याचा ना डबल डिस्प्ले मधी नाईंटी हॅर्डस चा रिफ्रेश रेट पण भेटतोय आणि दोनशे चाळीस हर्टस टच रेट टच समसिंग ग्रेज पण भेटतोय म्हणजे गेम वगैरे जर खेळात असं तुझा भाऊ वगैरे तर त्यांनि जर बगितला रे बघिलता तुझा फोन तर समझून घे गायबच मोबाईल घेऊनच पाळलं तो कारण कि एक नंबर चालतो ना ह्याच्यात शेवटी गेमिंग फोन मध्ये गेम नाय चालणार

आता नवीन त्यांचा बजेट मधी नॉर्ड नॉर्ड टू होता ना नॉर्ड टू त्यांनी लाँच केलंत काही तरी पंचवीस सव्वीस पर्यंत यायचा तो पण आता त्यांनी त्याच्या पेक्षा पण स्वस्त केलाय म्हणजे एक मॉडेल काढलाय त्यांनी नॉर्ड मधीच जो कि सी

वन प्लस दाखवायला सगळयांना कि हो माझ्या पाशी वन प्लस आहे आता सगळे शोऑफ करता तू पण करून घे थोडा फार असा सेल्फ्या काडनार वन प्लस मध्ये

आज मी वन प्लस सोबत फोटो काढते स्टोरेज वगैरे तर आता एकशे अठावीस म्हणजे खूप आहे पहिले तर सोळा जीबी च लाई राहायचा आन आता नॉर्मली एकशेअठावीस जीबी भेटून जातो तर ह्याच्यात पण एकशेअठावीस जीबी चा आहे हां आणि समझ वेरिएंट तुला दोन वेरिएंट

दोन व्हेरिएंट आहे ह्याच्या मध्ये रॅम मधी एक सहा जीबी रॅम वाला अंडी एक आहे तो आठ जीबी रॅम वाला तर आठ गिबि रॅम वाला तरी भेटून जातो बावीस हजार पार्यन्त भेटलं जर आठ जीबी रॅम चा घेतला तर पण तुझं काहीच काही युस नाही आहे तर सहा गिबि चा प्रेफर करू शक करतो मी तुला सहा जीबी वालाचं घे काही टेन्शन नाही कारण कि स्टोरेज तर आठ जीबी बी वाल्या मधी पण एकशे तुला तर फक्त फोटोस काढायचे आहेत मग

अं त्याच्या मध्ये काय टेन्शन नाही तुला ह्याच्या मध्ये म्हणजे दोन्ही ह्याच्यात कॅमेरा सेमच आहे अं कॅमेरा ह्याचा कसा ऑप्टिमिझ करतो ना तर ह्याचा जे प्रायमरी कॅमेरा म्हणजे मघाच्या साईड जो कॅमेरा आहेना तर तो चवसष्ठ मेगापिक्सएल चा आहे

हम्म चवसष्ठ मेगापिसिक्सएल म्हणजे फ्रंट कॅमेराच तर एवढा काही काही टेन्शन नाही समझ ते फेस बिऊटी वगैरे राहताना तर फ्रंट कॅमेरा सोळा मेगापिक्सएल हान का असाच एकही तरी आहे हां पण काही नाही चांगलाच फोटो येतात त्याच्यात हां वर त्यातल्या त्यात ओव्हरऑल त्याचा पेर्फोर्मनाचे भी गुड आहे हां गेम वगैरे समझ बी जी यम आय सी ओ डी ते एक्दम हाय सेटिंग वरती तू खेळू शकते काही टेन्शन नाही त्याच्या मधी आणि बॅटरी बॅकअप भी मस्त देतो तो पानास ते साठ मिनिट असं पानास साठ मिनटं मध्ये तर डबल फुल चाह्र्जिंग भी होऊन जाते त्याची चार्जींग चा टेन्सिवनच नाही आणि डबल फिंगर प्रिंट इनबिल्ट म्हणजे फिंगर प्रिंट भी भेटतो त्याला डिस्प्ले सैद ला जे बटन राहतो ना लॉक चा तर तिथे फिंगर मस्त चालतो कलर बघ कॅलर तरं त्याच्या मधी एक अं ब्लू टाइड म्हून आहे आणि एक जो

दोन कलर अरे एरर रोज गोल्ड तुझ्यासाठी मला ऑफेर

गुलाबो कलर मध्ये एक मोबाईल पाहिजे आहे अं मग कृपया करून तुम्ही हां फोन आमहाला बनवून द्या आम्ही तुमच्या साठी अं पुऱ्या भाजी बनवू काही टेन्शन नका घेऊ तुम्ही

मी लगेच लगेच मेल करतो

मी त्यांना कॉल करतो लगेच त्यांना सांगतो आमहाला गुलाबो कलर पाहिजे पटकन पाठवा बाबा आमच्या गुलाबी राणी ला गुलाबो पाहिजे तर मंग ते पाठवून देतील हां नाही कस्टमर तस इतका तर ते छोटा ले ऑर्डर साठी कस्टमाइझ ऑर्डर नाही घेत ते आपला टेकनिकाल गुरुजी ताटायन सांगावा लागेल

गुलाबी गुलाबी बनवा हो चालते चाल मग ते दोन तीन मोबाईल प्रेफर केले त्याच्यात ला एक बघ मस्त भेटलं भारी आहे चाललं

ठीके मग बाय आपल्या दैनदीन आहारात फळांचा समावेश असणे हे आपल्यासाठीच खूप फायद्याचे आहे वेगवेगळ्या फळाण मधून आपल्याला वेगवेगळे महत्वाचे घटक मिळत आहेत. फळांचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे आज आपण ह्या लेखातून पाहणार आहोत फळाण मध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात तंतुमय पदार्थाचे आपल्या शरीराला याने फायदे होत असतात. फळाण मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळत असतात. यांच्या सेवनामुळे आतड्यानचे आकुंचन पसरण चांगले होते. असेच मलावरोध, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता या आजारापासून आराम मिळतो. अंजीर पेरू पेरयाम यान मध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात.

आवळा लिंबू संत्री मोसंबी अश्या फळाणमधून मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व मिळते त्याचा आपल्याला फायदा होतो. आजारी व्यक्ती ला शक्यतो फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळाणमध्ये सर्व जीवनसत्व प्रथिणे शरीर साथी आवश्यक खनिजे असतात. म्हणून आजारी व्यक्ति जर अशक्य झाली अशक्य झाली असेल तर तायाला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो या मुळेच त्यांचे पोषण होण्यास मदत होते. फळांचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी देखील उपयोग केला जातो या मध्ये Ice cream मिठाई फळांचे Flavour वापरले जाते. आमरास शिकरन यांसारखे अन्न पदार्थ हे फळे वापरुन तयार होतात सर्व प्रकारची फळे ही आपल्यासाठी उपयोगी आहेत त्यातील काही फळांचे उपयोग की आहेत ते आपण पाहुयात केळी सर्वसाधारण पणे केळी ही वर्षभर उपलब्ध असतात. केळ्यांमद्धे calcium लोह phosporous असते यांमुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते केळ्यांच सेवन केल्याने पचन सुलभ होऊन बद्धकोष्ठता मलावरोध या सारखे आजार होता नाहीत केळी खाल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. केळी ही शक्तिवर्धक असणाऱ्या लहान मुले व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो केळ्यांमध्ये सत्तर टक्के पानी तर चार शून्य point चार टक्के तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे केळ्यांच सेवन शरीरासाथी फायदेशीर आहे सफरचंद सेवन सफरचंदा चे सेवन केले असता डोकेदुखी कमी होते तसेच सफरचंद

सफरचंदातील पोशक घटक वजन कमी करण्यास देखील मदत करतात. डाळिंबाच्या रसाचे सेवन केले असता उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते डाळिंब आणि haemoglobin वाढण्यास मदत होते तसेच मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यासाथी देखील मदत होते पचनशक्ती सुधारण्यासाठी वजन कमी करण्यासाठी स्मरण शक्ति वाढवण्यासाथी डाळींबाचे सेवन फायदेशीर आहे कलिंगड कलिंगड मध्ये ब्यानऊ टक्के पानी असते त्यामुळे आपली पाण्याची गरज कलिंगडामुळे भागू शकते तसेच उन्हाळ्यात कलिंगड खाणे शरीरासाथी चांगले आहे कलिंगड चे सेवन केल्याने आपले शरीर dehydrate राहते. उष्मघाताचा धोका कमी होतो कलिंगड मध्ये पानी असल्याने आपले पोट लवकर भरते त्यामुळे वजन नियंत्रणात नियंत्रणात राहण्यास मदत होते कलिंगड मध्ये क जीवनसत्व असते यामुळे प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते तसेच हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास देखील मदत करते पचनशक्ती सुधारण्यास मदत होते जांभूळ जांभूळ हे थंड फळ असल्याने पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी आहे जांभूळ हे नैसर्गिकरित्या

तसेच जांभूळ मोठ्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्व असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास जांभूळ मदत करते

पपई पपई मध्ये अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अ जीवनसत्व अत्यंत गरजेचे आहे पपई मध्ये क जीवनसत्व असते त्यामुळे पचनशक्ती सुधारते रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते पपई मधील anti oxidant घटक शरिरातील prerogatives पासून तुमचा बचाव करते तसेच पपईतील betacarotine आतड्यानच्या कर्क रोगा पासून बचाव करते आंबा आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते कैरी मध्ये पोटातील दाल कमी करण्याचे अपचन अपचन रक्त पित्तावर उपयुक्त गुण आहे आंब्यातील कोइतला गार वात फुकल्यावर मूत्राशयचा आजारावर उपयुक्त आहे आंब्याच्या आंब्याचा मोहोर वातावर मलावर मलावरोधावर उपयुक्त असून खोकला कमी करण्यास मदत करते आंब्याची साल आणि पानी यांची चूर्ण करून तोंडात धरल तर दांत आणि हिरड्या मजबूत होतात अंजीर हे पित्तशामक आहे तसेच haemoglobin वाढवण्यास मदत होते लिंबू संत्री मोसंबी या फळाण मध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आढळते बदाम हे बुद्धीवर्धक असतात तसेच cholesterol कमी करण्यास मदत करतात नारळांमद्धे अनेक प्रकारचे खनिजद्रव्ये असतात म्हणूनच आजारपणात doctor नारळ पानी पिण्याचा सल्ला देतात वजन वाढविणे तह कमी करणे या साथी चिक्कू हे उपयुक्त फळ आहे शरीरातील स्नायूना बळकटी देणे वजन वाढविणे या साथी सिताफळ हे उपयुक्त फळ आहे अश्या प्रकारे सर्व प्रकारची फळे ही आपल्या शरीरसाथी आवश्यक आहे प्रत्येक फळांपासून काही ना काही पोशकद्रव्ये आपल्याला मिळत असतात त्यामुळे आपल्या दैनदिन आहारात एक तरी फळ समाविष्ट करणे गरजेचे आहे. एक तरी फळ समाविष्ट करणे गरजेचे आहे आपल्या एकूणच आरोग्यासाठी फळे किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे फळाण चे सेवन केल्याने आपल्याला दीर्घायुष्य आणि सौंदर्य दोणी मिळते. फळे आपल्या शरीरातील पोशक आणि जीवनसत्वे देतात

संतुलित आहाराचा एक महत्वाचा भाग आहेत फळे देखील आपल्याला पुरेशी ऊर्जा प्रदान करतात त्या शिवाय फळे आपल्याला उष्मघात उच्च रक्तदाब कर्करोग हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आरोग्य समस्यांशी लडण्यास सक्षम करतात त्वचा आणि केसांसाठी फळे चांगली असतात जवळपास सर्वच फळे पोशक असतात तथापि विविध फळाणमध्ये विविध पोषाकघटक असतात आणि प्रत्येक फळाचे आरोग्य फायदे वेगळे असतात उदानहार्थ सफरचंद पचन हाडे आणि दमा ग्रस्थासाथी चांगले आहे अपचन बद्धकोष्ठता आणि किडनी च्या समस्यांवर द्राक्ष चांगले आहेत आंबा आणि पपई Vitamin C vitamin D आणि Vitamin A मुबलक प्रमाणात मिळते हे cholesterol नियंत्रण नियंत्रणात मदत करतात जे हृदय विकाराच्या झटक्या सारख घातक परिस्तितीत प्रतिमंद करण्यास मदत करतात मानवी शरीर आश्चर्यकारक प्रकारे निष्ट आहे आणि एकाच वेळी अनेक प्रतीक्रिया होतात आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी संपूर्ण ऊर्जाची आवश्यकता असते जेव्हा मानवी शरीर आजारी पडते तेव्हा चांगला आहार आणि भरपूर फळे आपल्याला बरे होण्यास मदत करू शकतात आपल्या वेगवान जीवनात आपल्याला fast food सारख्या पदार्थांची सवय होते जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकत इयत्ता नववीत आपण ग्राहकांच्या शोषणाचे सर्वोपरी त्यांच्या उत्पादक व किरकोळ अं किरकोळ अं विक्रेत्यान विरुद्धात च्या तरका री तरकारी संबंधीचा अभ्यास केलेला आहे तसेच भारतातील ग्राहकांच्या तरकारी व ग्राहक चळवळ च्या उगम आणि विकास यांच्याही चर्चा केलेली आहे या आपण उन्नीससौ छ्यानशी च्या ग्राहक संरक्षण काही महत्वाच्या तरतुदींची चर्चा करणार आहोत संघटित उत्पादक आणि विक्रेता पासून असहाय ग्राहकांच्या हितसंरक्षण करण्यासाठी प्रमुख्याने या तरतुदी करण्यात आल्या आहेत या अं कायदातील प्रमुख तरतुदी असा आहेत काही व्याख्या ग्राहक म्हणजे कोण एखादी वस्तू व सेवा विकत घेणारी अथवा तिच्या करणारी व्यक्ती या कायदा तील तरतुदी नुसार ग्राहक म्हणून

अथवा किरकोळ व्यापारी या कायदा नुसार ग्राहक समजला जाणार नाही जर एखाद्या व्यक्तीने उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा किंवा xerox machine खरेदी केली व त्यात एखादा दोष आढळलेला तर ती व्यक्ती ग्राहक निर्वाण यंत्र कडे तारकार नोंदवू शकते कायद्याने असा व्यक्तींनी ग्राहक मानले आहे एखाद्या वास्तूच्या संदर्भात व्यापारी म्हणजे असा व्यक्ती जी एखाद्या विक्रय वस्तूची

करून बाक्ली जात असेल तर तिच्या western करता हा देखील व्यापारी समजाल जाईल माल, माल म्हणजे वन्नीसशे तीस च्या वस्तू विक्रेता कायद्याने व्याख्या केलेली वस्तू माल म्हणजे विक्रीच्या हो हेतून खरेदी केलेली अथवा उत्पादित केलेली असतो सेवा संभाव्य उत्पादकांच्या वापर साठी उपलब्ध केलेली कोणत्याही प्रकाराची सेवा यात भयंकर व्यवसाय

भोजन व निवास व्यव्यस्था घरबांधणी मनोरंजन कर मनुक